विडीओ मध्ये अस दिसत आहे कि हा अ हे दृश्य कोणत्यातरी स्विमिंग पूल मधल आहे.

मस्त हिरवीगार अशी अ झाड छोटी छोटी दिसत आहेत आणि बाजूला काहीतरी एक घर कस आहे अँन्ड --

हि एक कोणतीतरी जागा आहे म्हणजे हि कोणतीतरी जुनी जागा आहे ज्याला आजूबाजूने म्हणजे--

या फोटोमध्ये बघून मला अस वाटत आहे कि हे शोरूम आहे त्या शोरूमच नाव जाणवली आहे.

घट्ट ठेव पकडून ठेवलेल आहे त्या पडीक जागेला.

हि एक कोणतीतरी बस आहे जी फायनान्शिअल अ ऍडमिनीस्ट्रेटिव्ह झीबा झीफा अशी बस आहे.

अ जिथे गाड्यांच सर्वी गाड्यांची सर्विस किवा अ गाड्यांच्या रिलेटेड हे काहीतरी आहे.

त्याच प्रकारे पूर्ण मंदिर हे लाईट कलरां नी डेकोरेट केलेलं आहे हे खूप छान प्रकारे उठून दिसत आहे.

हे एक कोणत्यातरी प्रकारचं मैदान आहे जिथे अ क्रिकेट किंवा कोणत्या म्हणजे आउट डोअर गेम्स खेळत आहेत.

मस्त त्या जे टॉवरय त्याच्याखाली छानप्रकारे नदी वाहत आहे.

मस्तपैकी फुल पडलेली आहेत हे खूप दृश्य अ डोळे दिपवणार आहेत.

हि एक कोणतीतरी पडीक बंगला किंवा पडीक जागा आहे जिथे अ सगळ्या झाडांनी त्याला वेढलेलं आहे वेलींनी.

जे अ राजस्थान प्रकारामध्ये कन्स्ट्रक्ट केलेलं आहे.

छोटस स्टॉल आहे असही दिसत आहे या फोटो मधून.

ही एक जीम जीम अकॅडमी आहे.

अ हे खूप जुना फोटो आहे कोणतातरी किल्ला आहे.

आणि सॅलड आहे त्याच बरोबर कॅरट आहे क्याबेज आहे.

ठेवलेला आहे एक मोठा स्टेज आहे.

हे कोणत्यातरी गावा साईडच दृश्य दिसत आहे जे कि बघून खूप छान वाटत आहे.